अ इथ वाट मुले पण जातात आहेत शाळेत तिकडे--

इथे आपल्याला मोठ भवन दिसत आहे अ मोठ काहीतरी दिसत आहे पिचटाकी सारख दिसत आहे एकीकडे --

येथे आपल्याला चटई दिसत आहेत घर घरात ठेवण्यासाठी येथे एक दुकान दिसत आहे तिथे चटई दिसत आहेत.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती--

मध्ये काही ठिकाण आहे ती दिसत आहे आपल्याला --

इथे आपल्याला एक किल्ला दिसत आहे अ म्हणजे खूप असा जूना किल्ला असा दिसत आहे तो तिथे खूप जण अस वाटतय फिरायला आलेले आहेत.

इथे आपल्याला एक हॉटेल दिसत आहे हॉटेलमध्ये अ दोन तीन माणस तीन माणस आलेले आहे तिथ जेवायला आणि--

घराचे कांदे दिसत आहे आजूबाजूला छानसे मस्त झाडे दिसत आहे आकाशाचा हा रंग हा पांढरा दिसत आहे आपल्याला एकीकडे टॉवर पण आहे एक मोठा दिसत आहे.

त्यात एक माणूस अ एका माणसाच दाढी दाढी कटिंग करतानी दिसत आहे एकीकडे एक मोठा टीव्ही आहे काळ्या कलरमध्ये दिसत आहे एकीकडे एक माणसाने आ --

याच्या एकदम मस्त झोपलेल झोपताना अस दिसत आहे आपल्याला तो.

परत वरती तारा पण लावलेल्या आहे दिसत आहे एक गॅलरी अशी--

अ एक दरवाजाच माप घेताना अस दिसत आहे आपल्याला मोठी बिल्डिंग बांधण्यात येत आहे.

एकीकडे एक मोठ जंगल दिसत आहे तिथल म्हणजे अस वाटत आहे संध्याकाळचा देखावा देखावा आहे अस वाटत आहे आकाशाचा रंग हा पांढरा दिसत आहे सगळे ढग असे येऊन --

इथे आपल्याला एक कार रिपेअरिंग असं अ मोठ शॉप दिसत आहे रिपेअरिंग एक इकड मशीन ठेवलेलं आहे एकीकडे एक टी.व्ही. सारखं नाई अ --

इथे आपल्याला एक बुद्धाची मूर्ती दिसत आहे तिथे एक झेंडा लावण्यात आलेला आहे परत निळ्या कलर मध्ये अशी बॉर्डर केलेली आहे मस्त छानशी.